जर तुम्ही परिसरला बघत असेल तर तुम्हाला तिथे एक रेस्टॉरंट दिसत असेल के_एफ_सी के_एफ_सी रेस्टॉरंट हे खूपच फेमस आहे आणि तिथे मला अह नाइंटी नाइन ऑफर पण दिसती आहे.

म्हणजे सगळ्यात वरती आधी तुम्हाला उडतानी दिसत असेल तुम्ही तिथे बघू शकता.

आणि मधा मधे दोन फाउंटेन असं तुम्हाला तिथे ओळखून दिसतय आणि काही परिसर पण दिसतय.

लाइन मध्ये लिहिलेलं सुद्धा आहे की लोक वेदन संस्था उत्तरप्रदेश असं तिथे तुम्हाला लिहून दिसत आहे जर तुम्ही त्याच्या कॉर्नर ला बघत असाल तुम्हाला पूल पण दिसत असेल.

ह्या परिसराला बघून मला असे वाटत आहे कि हा एक व्यक्ती आहे तो सलून मध्ये आला आहे कि त्याच्या फेस ला फेस पॅक लावलेला आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहाल असाल तर एका पिवळ्या रंगाच्या टी-शर्ट मध्ये एक व्यक्ती आहे.

या परिसराला बघून मला अस वाटत आहे कि हे एक दुकान आहे फुलाचे दुकान आहे.

या परिसरा मध्ये एक छोटा मुलगा आहे. तो छोटा मुलगा पिवळ्या रंगाचे शर्ट आणि गुलाबी रंगाचा--

पॅंट आणि हिरव्या रंगाचे बूटं असं घालून तो आपल्या गार्डन मधी एक फोटो काढलेले काढून तो उभा राहून तिथे फोटो काढतोय.